ओके मी शिवाली बोलतीये लॉरिअल सेंटर मधून.

हो सांगते मी तुला या बद्दलची माहिती. अ दोन महिन्यांचा कोर्स हा

आणि कंप्लेंट लॉरिअल सर्टिफाइड कोर्से. अ याच्या मध्ये तुम्हाला प्रॉडक्ट पण आमची कंपनीचं प्रोव्हाइड करते. हे प्रॉडक्ट्स सुद्धा लॉरिअलचे,

अ दोन महिन्यात कंप्लेंट तुम्हाला हेअर,

नैतिक नॉलेज प्रोव्हाइड केलं जात प्लस, अ काही काही ऍडव्हान्स टॉपिक पण तुम्ही शिकता या यामध्ये जस कि कोंटोरिअन आहे मेकअप मध्ये आपण,

काहीच्या आय शॅडोस आहेत आय शॅडोस च्या टेकनिक आहेत.

हेअर मध्ये तुम्ही कलर थेरी शिकता.

स्ट्रक्चर आहे असं बरसं तुम्हाला डिटेलमध्ये शिकायला मिळत.

रिअल कडून फक्त फाईव्ह हंड्रेड मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो.

मध्ये असेल का ऍडव्हान्स काही असलेलं ह्याच्या मध्ये. ऍडव्हान्स चे आहेत ना काही काही टॉपिक तुम्हाला जर,

अकटिंग एक दोन कटिंग तुम्हाला ऍडव्हान्स येतात,

म्हणजे तुम्ही पार्लल चालू करू शकता हा कोर्स करून.

तुम्ही जेव्हा सर्टिफिकेट घ्याल त्यावरती तुम्हाला इडीजीइ,

तर याचा बेनेफिट असाय कि गव्हर्मेंट,

काय म्हणजे आहे का त्याच्यामध्ये लाइक त्या सर्टिफिकेटच काय बेनेफिट्स आहेत अजून? सर्टिफिकेट च्या बेस वरती तुम्ही जॉब करू शकता. कोणत्याही पार्लर मध्ये तुम्हाला नोकरी मिळेल.

आपण जॉब प्रोव्हाइड करतो इंटर्नशिप पण प्रोव्हाइड करतो. म्हणजे इथे तुमची एकदाच प्रॅक्टिस होते ना, खूप जास्त तुम्हला प्रॅक्टिकल नाही देणार,

तुम्हाला जर प्रोफेशनल बनायचं असेल तर खूप सारी प्रॅक्टिस ची गरज असते.

प्रॅक्टिस साठी तुम्हाला इंटर्नशिप अव्हेलेबल करून, देतो इथे जवळपास आपले पार्लर असतात तिथे,

सहा एक महिने साथ आठ महिने केला तर तो,

जणींनी स्वतःचा मेकअप अकॅडमी वैगेरे चालू केलेल्या आहेत, ह्या सर्टिफिकेट च्या बेस वरती त्यांनी, अ आणखी जे काही फुल्ल हाफ कोर्स जे पुस्तक असतात ना मेकअप आर्टिस्ट चे कोर्से आहे हेअर हेअर डिसाइन,

म्हणजे मी इंटरेस्टेड आहे या कोर्स मध्ये प्लस माझी बहीण पण आहे ना.

बेटर होईल कारण आपण जेव्हा इंटर्नशिप ला पाठवतो मुलींना, तेव्हा त्यांना प्रॉडक्ट्स ची नाव वैगेरे समजली पाहिजेत. कुठे काय अप्लाय करायचं ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत.

अच्छा ठीके ठीके चालेल.

आणि माझ्या बहिणींचही एवढं काही शिक्षण नाहीये तस म्हणजे,

माझं पूर्ण नाव अपूर्वा अर्जुन लांडगे.

अ तिची म्हणजे ती माझ्या पेक्षा तीन वर्षांनी मोठीच आहे.

तुम्ही आत्ता सध्या काय करताय दोघी म्हणजे एज्युकेशन, चालूये का जॉब वैगेरे काही करता.

अ मी म्हणजे,

नाहीये तस बऱ्या पैकी आणि ती हि, म्हणजे फक्त तीच तेच चालू आहे कि, कुठला असा कोर्स जर भेटला तिला करायला

नाहीतर मग मम्मी मम्मी पप्पा च्या ह्याच्यावरच चालू आहे सध्या तरी.

कारण आपण अश्याच मुलींना बघत असतो कि ज्या, अ म्हणजे त्यांचं एज्युकेशन स्टॉप झालेलय काही कारणांनी.

ज्यांना इनकम ची हा ज्यांना इनकम ची गरजे.

मग नंतर हा कोर्स कंप्लेंट जर झाला

काम म तुम्हीच शोधून देणारेत का?

हा जो प्रोजेक्ट आहे ना आपला लॉरिअल चा तिथं बरेच जण असं पण विचारतात कि, पाचशे मध्ये तुम्ही लॉरिअल चा कोर्स कसा काय प्रोव्हाइड करता,

एखादी कंपनी किंवा सोसायटी कडनं खूप सारा प्रॉफिट कमवतीये तर,

काही पर्सेंट त्यांचा जो वार्षिक, प्रॉफिट असतो वार्षिक काय म्हणू शकतो आपण, त्यांचं जे अंनुअल प्रॉफिट असत त्याच्या मधनं.

पायावर उभा राहण्यास रोजगार अ देण्या मिळवून देण्या मध्ये मदत करते लॉरिअल. अच्छा म्हणजे आणि अ जे काही अ प्रोडक्ट्स असतील ते आम्हीच घरातुन आणायचे का.

लॉरिअल्स चे असतात आणि स्पेल चे असतात.

सांगू शकता का म्हणजे कुठले प्रॉडक्ट असतील त्याच्या मध्ये? सगळे येत असतात जस लॉरिअल चे हेअर केर मध्ये येतात,

काही काही प्रॉडक्ट मेकअप चे काही काही प्रॉडक्ट्स तर लॉरीअल हि जास्त ऍक्टिव्ह आहे हेअर

स्पा चे प्रॉडक्ट आहे हेअर कलरिंग चे प्रॉडक्ट येत

कलर अणि ऑक्सिडन्ट किंवा डेव्हलपर म्हणजे दोन मिक्स करून मग कलर करता. ओके तर हि कंप्लेंट जी हेअर केर ची रेंज आहे,

प्लस स्किन केर साठी

एकदम फेमस कंपनीये हर्बल कंपनीये याच बिलकुल काही तुम्हला रॅश रिअक्शन,

शेरेन्सचे सुद्धा प्रॉडक्ट आपण प्रोव्हाइड करतो.

हा या तीन कंपनीचे आपण इथे युज करतो.

जो तुम्ही प्रायव्हेट मध्ये बाहेर अ

गुंतवून तो कोर्स करणार तेच नॉलेज सेम तुम्हाला इथे मिळत. हो हो कारण कि माझ्या बहिणीनेही चौकशी केली, एक पार्लर चा कोर्स साठी,

चाळीस हजार च्या वरच असं काय तरी सांगितंल होत.

प्रायव्हेट आपले लोकल पार्लर का

नाही म्हणजे लोकल पार्लर मधेच गेली होती. पण थेरी च ते तेच सांगितलं कि ते सगळं शिकवणार

पण ते तिथं जॉब पण नहूता म्हणजे ते फक्त शिकवणार.

कि तुम्हाला असं ठेवून घेतील ते,

तुमचा झाला एकदा कोर्स कि झाला मग,

अ एकदा फीस घेतली आणि कोर्स शिकवण्याशी मतलब असतो.

म इथे स्पा पण शिकवणारे?

त्याच्या मध्ये बरचस तुम्हाला ऍडव्हान्स नॉलेज पण मिळत.

नाही नाही मेकअप शिकवलं जाईल का म्हणजे,

हो हो मेकअप आहे ना दोन ब्रायडल मेकअप असतात.

कंप्लेंट तुमचा एक करियर चा बेस तयार होतो. म या बेस वरती तुम्ही पुढं ऍडव्हान्स कोर्स करू शकता. बरेच बेनेफिट्स होम सर्विस देऊ शकता. ओके ओके ओके म्हणजे अ तीच कि जेव्हा माझ्या बहिणींनी,

तेव्हा म्हणजे आम्हाला अस विश्वास बसत नहुता कि म्हणजे पाचशे च पाचशे रुपये मध्ये एवढं सगळं आणि ते पण,

मी पुण्या मध्ये आहे सोमवार पेठ मध्ये.

शाहू उद्यान आहे ना त्याच्या मागे एक वाडा आहे तिथे राहते.

मग आपलं सेंटर तिथून एकदम जवळे.

बाजूला रॉयल मोटर्स म्हणून एक कार शोरूम बघ,

हा तिथे बाजूला बघ एक पांढरं मंदिरे,

तिथे कुठे तिथे बिल्डिंग आहे असं बिल्डिंग आहे का काय म्हणजे खाली आहे कुठंय?

थर्ड फ्लोअर ला आपलं तिसऱ्या मजल्या वरती आहे. अच्छा मी आणि माझी बहीण आले तर

अच्छा आणि म्हणजे अ तिथेच आहे का प्रॅक्टिकल म्हणजे तिथेच होणारे का?

थर्ड फ्लोअरला ना लॉरिअल सेंटरचे

जस थेरी पार्ट असतो ना आपलं

आपण कस शिकवतो पहिले थेरी शिकवतो.

उरलेले दोन तास डेमो आणि प्रॅक्टिकल असत. तुझी बॅच असणारे ती असणारे दोन ते सहा,

थेरी डेमो आणि प्रॅक्टिकल.

ओके ओके असय का म्हणजे थेरी म्हणजे थेरी अगोदर शिकवणार आणि अ

तर पहिल्यांदा दोन तास स्पा ची थेरी होणार. थेरी झाली कि मग आम्ही डेमो दाखवणार कि कश्या पद्धतींनी

काय करायचं आहे काय त्याची प्रोसिजर प्रॉडक्ट्स कोणते आहे कोणत्या स्क्याल्प आणि हेअर वरती तुम्ही कोनत,

अ त्याचे चार्जेस किती घेणार प्लस ते किती दिवसांनी रिपीट करायच तर अशी कंप्लेंट थेरी आपण पहिल्यांदा घेणार याची

मी झाल्या वरच तुम्ही प्रॅक्टिकल करायचं

आत्ता कसा कि माझ्या बहिणीला थोडा फार तरी आहे अनुभव म्हणजे अ

पण मला तर अजिबातच काय अनुभव नाहीये मग

तरी हा लॉरिअलचा त्या मुळे तुम्हाला कंप्लेंट थेरी जी आहे हि लॉरिअल ची शिकायला मिळते मग

पण आपल्या इकडे कंप्लेंट थेरी शिकवतो आपण. अच्छा अच्छा चांगलंय मग कधी

तुझं एडमिशन फिक्स ना आणि बहिणीचं पण

हा चालेल तर मग मला दोघींचे जे कागतपत्र आहेत ते पाठवा, आधार कार्ड, रेशन कार्ड, मार्कशीट,

फोटो पाठव सेल्फी किंवा आय कार्ड साईजचा फोटो

आणि याच्या हार्ड कॉपीस घेऊन ये आत्ता जे कागतपत्र सांगितली ना,

अच्छा ठीके म्हणजे हे तुम्हाला व्हाट्सअँप करू का मी?

हो चालेल मी हे सगळ माझ्या मम्मी च्या फोन वरून तुम्हाला पाठवते दोघींचेही पाठवते. ठीके ठीके माझा फोन नंबर देऊ तुला?